आणि तो इतरत्र पोहोचवला जातो. तो माल पोहोचवण्यासाठी त्याच्यामधे एक मोठा असा अ ट्रक उभा आहे आणि त्याच्यामधे एक डाइवर बसलेला आहे.